आणखी इथे यू_पी_आय च्या ते बॅ --

टॉप अंह घालून आहे दोन वेण्या घालून आहे कोणते मुली मास्क लावून आहे ते लोक इथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे.

आतमध्ये रंगीबिरंगी ड्रेसेस आहेत.